ग्राउंड मध्ये एक मोठ नारळच झाड समोरच दिसतय आणि त्याच्या बाजू मागच्या साइडला ही भरपूर झाड आ दिसतय.

इथे एक दुकान दिसते आहे.

इथे एक मिठाई च दूकान बघण्यात येत आहे आणि त्या दुकानाच्या मध्ये भरपूर प्रकार चे--

इथे एक शो रूम आहे कपड्यांचा आणि या कपड्यांच्या शो रूम मध्ये भपू भरपूर प्रकारचे मुलीचे बायांचे टॉपा आहेत आणि काही --